नमस्कार मिकटेक च्या एक लेटेक वितरणात अनुपस्थित पॅकेजेस समाविष्ट आणि अद्ययावत कसे करायचे या वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
डेस्कटॉपवर तुम्हाला टेकनिक सेंटर दिसत आहे जर तुम्हाला टेकनिक सेंटर प्रतिष्ठापीत करणे माहीत नसेल तर कृपया विंडोजवर लेटेक चे प्रतिष्ठापन आणि कार्यान्वयन करणारे माय स्पोकन ट्युटोरियल पहा
मी अत्तापर्यंत तयार केलेल्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये हे विण्डो मधील मिकटेक चे प्रतिष्ठापन समाविष्ट करते
रेकॉर्ड केलेल्या ट्यूटोरियल ची लांबी मी कंप्यूटर वर वापरलेल्या वास्तविक वेळेच्या तंतोतंत समान आहे
सध्याच्या ट्यूटोरियल मध्ये मात्र निदर्शने समाविष्ट असल्यामुळे नेटवर्क ऍक्सेस करणे आवश्यक आहे
काही डाउनलोड्स ना खूप वेळ लागू शकतो
विशेषतः बँडविड्थ कमी असल्यास
परिणामी आवश्यक असल्यास मी रेकॉर्डिंग थांबवेल
तुम्ही Beamerबीमर क्लास वापरत असलेल्या फाइल येथे पाहु शकता
जर तुम्हाला Beamerबीमर बदद्ल माहीत नसेल तर तर तुम्ही मी तयार केलेल्या Beamerबीमर वरील स्पोकन ट्यूटोरियल पाहु शकता
एकाचवेळी controlकंट्रोल आणि एफ7 किज् दाबून ही फाइल संकलित करू
मिकटेक बीमर नसल्याची तक्रार करेल
मी ही समस्या कशी सोडवायची हे स्पष्ट करेल
पहिली बाब मिकटेक अद्यायावत करणे आहे
मी आता दाखविल्या प्रमाणे तुम्ही हे दोन प्रकारे करू शकता startस्टार्ट दाबून Programsप्रोग्रॅम्स् वर जा
मिकटेक मध्ये दोन पर्याय आहेत थेट updateअपडेट आणि दुसरा आहे ब्राउज packagesब्राउज़ पॅकेजस द्वारे
तुम्ही अपडेट वर जाऊ शकता वापरु शकता निवडू शकता उदाहरणार्थ रिमोट पॅकेज रिपॉज़िटरी
मी सहसा inriaइनरिया वापरते खरे तर गेल्या वेळी मी हे वापरले होते त्यामुळे तो एक पर्याय म्हणून हे देते
सुरुवातीला मात्र तुम्हाला फक्त हे दोन बटणे दिसतील
उसे ठे निअरेस्ट पॅकेज रिपॉझिटरी आणि दुसरे आहे लेट मे चूसे आ रिमोट पॅकेज रिपॉझिटरी
समजा हे प्रयत्न करण्यापूर्वी आपल्याला कनेक्शन सेटिंग्ज सेट करणे आवश्यक आहे
कनेक्शन सेटिंग्ज प्रथम सेट करावी लागेल
मग आम्ही एक प्रॉक्सी सर्व्हर वापरू
एड्रेस
यास ऑथेनटीकेशन आवश्यक आहे
मी येथे क्लिक करते त्यामुळे हे निवडल्यास येथे नेम आणि पासवर्ड येते
त्यामुळे मी ही माहिती प्रविष्ट करते
त्यामुळे मी काहीही निवडू शकते जे मला सोयीस्कर वाटते म्हणून हे आधीच निवडलेले आहे
मी हे निवडते
अद्ययावत प्रक्रियेस वेळ लागेल कारण त्यास संपूर्ण पॅकेज माहिती डाउनलोड करावी लागेल
त्यासाठी मी रेकॉर्डिंग पॉज़ करते म्हणजेच थांबवीते
सुमारे पाच मिनिटे झाल्यानंतर ते पुन्हा येते आणि असे सांगते की येथे सध्या काही अपडेट्स उपलब्ध नाही कारण मी आत्ताच अपडेट केले आहे
अन्यथा हे असे करते की हे पॅकेजस ची सूची देईल आणि कोणते पॅकेजस तपासायचे आहेत हे सूचीत करेल
मी पहिल्यांदा केले तेव्हा मला असे आढळले की सर्व पॅकेजस सूचीबद्ध होते निवडलेले होते आणि आता मला फक्त अपडेट म्हणजेच अद्ययावत करायचे होते
तुम्हाला दररोज यास अपडेट करण्याची गरज नाही
ते फक्त एकदाच करावे लागते
ठीक आहे चला मागे जाऊ मी अजुन एकदा मागे जाऊ शकते
आता अर्थातच cdडीव्हीडी वितरणाच्या माध्यमातून अद्ययावत करणे शक्य झाले आहे
किंवा तुमच्या अतिपरिचित क्षेत्रात स्थानिक पॅकेज रिपॉज़िटरी असेल तर
तुम्ही देखील ते वापरु शकता
ठीक आहे मी ते रद्द करते
आम्ही आताही बीमर समाविष्ट करणे सप्ष्ट केले नाही
MikTeXमिकटेक वितरण वर्तमान करण्यासाठी आपण अद्ययावत द्वारे काय केले
असे करण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला अगोदरच सांगितल्या होत्या
मी आता तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे
प्रोग्राम्स MikTeXमिकटेक वर जा
त्या मध्ये ब्राउज packagesब्राउज़ पॅकेजस
यालाही लोड होण्यासाठी काही सेकेंड्स लागतील
हे सर्व ज्ञात पॅकेजस ची सूची देते आणि ते केव्हा पॅकेज झाले आहेत ते ही
हा कॉलम अत्यंत महत्वाचा आहे हे पॅकेज आपल्या सिस्टमवर उपलब्ध आहे की नाही हे सांगते
तर फक्त खाली जाऊ आणि Beamerबीमर उपलब्ध आहे किंवा नाही हे पाहू
तुम्ही बीमर पाहु शकता हा कॉलम रिक्त आहे म्हणजेच येथे बीमर नाही
ठीक आहे पुढे जाण्यापुर्वी प्रथम taskटास्क अपडेट wizardअपडेट विज़र्ड वर जाऊ आपल्याला समान पेज दिसेल जो आपण आत्ताच पहिला होता
तुम्ही ही हे करू शकता
तुम्ही कनेक्शन सेट करू शकता
तुमचे कनेक्शन प्रॉक्सी सर्वकाही ठीक आहे याची खात्री करा नंतर तुम्हाला आवडत असलेले पॅकेज नीवडा व त्यानंतर पुढे जा
कारण आता आपण अपडेट नाही करणार आहोत यास अनुसरणार नाही आहोत तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की काही रिमोट साइट्स काम नाही करत असल्याची शक्यता असु शकते
सामान्यतः तुम्हाला त्यापैकी काही प्रत्यक्षात कार्य करेपर्यंत प्रयत्न करावा लागेल जो पर्यंत तुम्हाला ते सोइस्कर वाटत नाही तोपर्यंत
ते सोइस्कर वाटल्यास तुम्ही त्याचा वारंवार वापर करू शकता मी हे रद्द करते
सध्या आपणास असे करायचे आहे की मी हे निवडते आणि ज्या वेळी मी हे निवडतेहे सक्रिय होते
जर मी प्रतिष्ठापीत केल्यास हे सांगते की प्रतिष्ठापन अद्यावात होईल आणि पॅकेज प्रतिष्ठापीत होईल
चला ते करू
ठीक आहे ते असे सांगते की प्रॉक्सी ची आवश्यकता आहे
हे बंद करू
येथे आपल्याला करावे लागेल
हे रेफ्रेश होत आहे
हे थोडा वेळ घेईल आपण असे करू की आपल्याला या रिपॉज़िटरी मध्ये जाऊन पॅकेज रिपॉज़िटरी बदलावी लागेल
आपल्याला हे पुन्हा कनेक्शन सेटिंग करावी लागेल ती अगोदरच तेथे आहे ठीक आहे आणि त्याला देखील पासवर्ड हवा आहे
तर चला देऊ
inriaइनरिया अगोदर निवडलेले आहे
मी या सह हे संपवीते
काही मिनिटांनंतर काहीतरी अपडेट करणे शक्य नाही असा errorएरर मेसेज मला मिळाला आहे म्हणून काही फरक पडत नाही
तर आपण असे करू तरीही हे आपण प्रतिष्ठापीत करू शकता की नाही हे पाहू
बीमर वर जाऊ
हे इथे आहे
हे निवडू
यास दाबा
ठीक आहे प्रतिष्ठापन होणे सुरू होईल
हे काही मिनिट्स घेईल आणि बीमर डाउनलोड झाले आहे
आपण यास बंद करू शकतो
अर्थातच आता चला तपासू उदाहरणार्थ ते आता हे पेज अपडेट करीत आहे
त्यास अपडेट होऊ द्या
मध्यवेळी येथे येऊ आणि कंट्रोल एफ7 वापरुन यास संकलित करण्याचा प्रयत्न करू
जुन्या सोबत काय केले आहे मला खात्री नाही काही तरी रद्द करावे लागेल त्यामुळे हा अलीकडील संकलनाचा परिणाम आहे
ठीक आहे यास सप्ष्ट करण्यासाठी मी हे बंद करते आणि कंट्रोल एफ7 दाबते
पूर्वी आपल्यास बीमर आढळला नाही अशी तक्रार मिळाली आता ते असे म्हणते की काहीतरी उपलब्ध नाही
जर तुम्ही खाली जाऊन तपासाल तर आता हे बीमर बदद्ल तक्रार करणार नाही खाली बीमर वर स्क्रोल करा आणि तुम्ही पाहु शकता की हे नवेंबर ला प्रतिष्ठापीत झाले आहे
आता आपण असे करूया की चला तक्रारी कडे पाहु
आणि प्रत्यक्षात हा थेट प्रतिष्ठापित करण्यासाठी पर्याय देतो त्यामुळे आपल्याकडे असे करण्याच्या दोन पद्धती आहेत
पहिले आपण यास येथे प्रतिष्ठापीत करू आणि दुसरी या माध्यमातून जाऊ
असा प्रयत्न केल्यास काय होते ते पाहू
ते ऑथेनटीकेशन साठी विचारते
मागील तंत्र विपरीत आपण या माध्यमातून गेलो तेव्हा ते कॉपी झाल्या चे दाखवत होते आता सर्व गोष्टी बॅकग्राउंड मध्ये होत आहेत
तर काही काळ थांबू
ते डाउनलोड झाले आहे आणि आता ते सांगत आहे की xcolorस्टाय उपलब्ध नाही
काय ते प्रतिष्ठापीत केले
आप्ण त्यास पुढे जाण्याची परवानगी देऊ
आणि ते त्यास बॅकग्राउंड मध्ये प्रतिष्ठापीत करत आहेआता ते ट्रांसलेटर उपलब्ध नाही असे सांगत आहे
चला ते ही प्रतिष्ठापीत करू
त्यामुळे काही मिनिटांन नंतर काही दिसत नाही चला येथे जाऊ आणि सध्याचा स्टेटस काय आहे ते पाहु
येथे रिसेट वर जाऊनंतर फक्त आपण जे पॅकेज प्रतिष्ठापीत करण्याचा प्रयत्न करत आहोत ते आधीपासूनच प्रतिष्ठापीत आहे का
ते तपासू
जसे की आपण पाहु शकतो बीमर आधीच येथे आहे
आता आपल्याला इतर गोष्टीही पाहावया लागतील जसे पीजीएफकोड क्सकलर आणि translatorट्रॅनस्लेटर

तुम्ही पाहु शकता की आज पीजीएफ प्रतिष्ठापीत झाले आहे आणि आपण ट्रांसलेटर कडे पाहत आहोत तेही प्रतिष्ठापीत आहे
क्सकलर हे दुसरे आहे चला त्यास सुद्धा प्रतिष्ठापीत करू
क्सकलर तेही प्रतिष्ठापीत झाले आहे
आता असे दिसत आहे की आपल्याकडे सर्व पॅकेजस आहेत चला त्यास कंट्रोल एफ7 ने संकलित करू
हे होत आहे ते दिसत आहे आता आपण हे बंद करू कारण आता याची आपल्यास गरज नाही
मी तयार केलेली फाइल उघडेल ती लॅटेक्स फाइल्स् मध्ये आहे
आणि त्याचे नाव मिकटेक्स अपडेट डॉट texआहे
मी मिकटेक्स अपडेट डॉट पीडीएफ कडे बघत आहे
मी हीच फाइल बघत होते
मी ती सुमत्रा ने उघडते
आपण येथे आहोत मी यास लहान करते त्यास येथे घेते यास मोठे केल्यावर काय होते
हे बंद करू
तुम्ही पाहु शकता दिनांक 4 नवेंबर आहे
मी यास काल पण करण्याचा प्रयत्न करत होते पण ते झाले नाही
तर आपण यास 5 मध्ये बदलू
सेव करा
कंट्रोल एफ7 हे अद्ययावत झाले आहे
चला खाली जाऊ
येथे स्पोकन ट्यूटोरियल बदद्ल अभी स्वीकृती आहे
हे ट्यूटोरियल तयार करण्यासाठी निधी आयसीटी माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण मिशन द्वारे प्राप्त होते
या मिशन ची वेबसाइट आहे sakshatacइन तसेच kannaniitbacin या स्पोकन ट्युटोरियल वर आपला अभिप्राय प्राप्त करू इच्छिते
आम्ही स्पोकन tutorialओआरजी
च्या माध्यमातून भविष्यात क्रियाकलाप समन्वय करण्याची योजना करीत आहोत
मी हे सूचीत करते की काही अपडेट्स कमी वेळात झाले आहेत आणि काहीस वेळ लागत आहे
कदाचित दोन मिनिटे परंतु प्रारंभिक अपडेट साठी खूप वेळ लागू शकतो
उदाहरणार्थ इथे मी मिकटेक्स 27 वापरत आहे आणि जर तुम्ही प्रथमच अद्ययावत करत असाल तर त्यास सुमारे 20 मिनिटे किंवा अगदी अर्धा तास लागू शकतो
त्यामुळे तुमच्याकडे मिकटेक्स चे कोणते वर्जन आहे हे त्यावर अवलंबून आहे अद्ययावत होण्यासाठी हे काही वेळ घेईल सुरवातीला थोडेसे प्रयत्न करावे लागतील
या नंतर तुमच्या कडे वाजवी नेटवर्क असेल तर स्वतंत्र पॅकेजस जास्त वेळ घेत नाही
या सह हे ट्यूटोरियल येथे संपत आहे जुडण्यासाठी धन्यवाद